हे एक चौक आहे ह्या चौकामध्ये पोस्टमनचा पुतळा उभा आहे त्या पोस्टमन च्या पाठीमागे बिल्डिंग दिसते ती बहुतेक पोस्ट ऑफिस ची बिल्डिंग आहे आणि--

हे एक चौक आहे ह्या चौकामध्ये पोस्टमनचा पुतळा उभा आहे त्या पोस्टमन च्या पाठीमागे बिल्डिंग दिसते ती बहुतेक पोस्ट ऑफिस ची बिल्डिंग आहे आणि--

न्यू ताज हेअर सलून नावाचं एक हेअर सलून आहे मोहम्मद इम्रान ह्यांच इथं बहुतेक फक्त मेन्स मेन्स म्हणजे पुरुषांचं केस कापने कापले जातात पुरुषचं फक्त जाऊ शक--

हे बहुतेक चष्म्यांच दुकान आहे इथे वेगवेगळे हे चष्मे ठेवलेत.

नंबर चे घालू शकतात गॉगल पण आहे तिथ आणि त्या रॅक वरती चश्मे पुसण्याच वगैरे औषध आहे.